इथ एका मुलाचा छान बर्थडे करत आहेत.

इथ एक ऑफिस आहे आधार कार्ड वैगेरे काढतात परत इथ बॅनर वैगेरे लावलेले आहेत खुर्च्या टेबल वैगेरे ठेवलेले आहेत|

गार्डन आहे रोड आहे इथे सकाळचं संध्याकाळचं लोक फिरला येतात इथे छान झाडी आहेत|